काय नाय गुड, टू गुड तू कशीयेस? मस्त यार, आग मी तुला काय विचारायला फोन केलेला कि तुझा पेपरचा स्टडी कसा चालूये? अरे मी माझं चांगलं चाललंय पण मला टेंशन आलाय ग थोडं आजच्या पेपरच.

हा हा कारण आता दोन तीन दिवस जरी मध्ये गॅप बसला तरीपण थोडं टेंशन तर येताच ना ग. ते बोर्डच प्रेशर ते वेगळंच असत आपल्या डोक्यावर.

कारण तर आपल्याला तर टेन्शन हायेच

पॅरेंट्सच पण प्रेशर आहेच ना ग. हो ना ग त्यांना पण टेन्शन आहेच. तेच आणि प्लस ट्वेलथ म्हंटल्यावर म्हणजे एक वेगळंच प्रेशर जाणवत असत आपल्यावर कि हे करायचंय, ते करायचंय आत्ता चांगले मार्क्स पडायचे मग फ्युचर पुढे चांगलं होईल. हेसर प्रेशरने तर बापरे फुल्ल वाट लागते.

ह्ह तरच म आता पेपर ला चांगलं करणार ना.

म काय टेंथ आपली एकतर टेंथपण ती लॉकडाऊन मध्ये गेली. आपल्याला ना टेंथची लाईफ पण एन्जॉय करायला भेटली नाही. प्लस आणि टेंथचा काय तो बेस असतो जो आपल्याला पुढे फ्युचरमध्ये युज होतो तो पण आपल्याला नीट एव्हडा कव्हर करता आला नाही लॉकडाऊनमुळे.

आपली नाइंथ पण हाल्फच झाली त्याच्यानंतर टेंथ पूर्णच लॉकडाऊन मध्ये एली घरी ऑनलाईन लेक्चरसमध्ये. सो ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्याला काय एव्हडं कळणारे. आणि ते पने आणि प्लस आपल्याला जे बेसिक नॉलेज आपल्याला जे स्कुल लेवला भेटत ते आपल्याला भेटू शकलं नाही म्हणून आपल्याला पुढे जास्त प्रोब्लेमस क्रिएट होतायेत आपल्याला. हो ते तर आहे थोड थोड अंडरस्टॅंड करायला पण एलेव्हन्थ एलेव्हन्थ पण आपली ऑनलाइन झाली कॉलेजमध्ये फक्त क्लासेस ऑफलाइन होते त्याच्यामुळे अटलीस्ट आपल्याला इलेव्हन्थचा तरी बेस

स्टार्टींग आप पासनच लोड होताच तसा पण आता आता लास्ट थ्री मंथ राहिले तर लोड वाढतच चाललंय. हो पण सगळा शेड्युल पण मॅनेज करता नाहीये आपला. आपला स्टडीचा आणि बुक कम्प्लीशनचा वगैरे.

कारण आता डिसेंबर आला आहे तर प्रोजेक्ट असाइनमेंटस सगळ्याचा लोड वाढणारचे आपल्याला आता टाइम मॅनेजमेंट करायलाच लागणारे. त्याच्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम होतो ग खूप स्लिपिंग शेड्युल बिघडून जातं फुल्ल.

त्याच्यामुळे आपल्याला झोप येते. दिवसभर आपण असे झोपा झोपेतच असतो.

न माझ्यापण डॉयलकळी डार्कसर्कल आलेत आजारी पडते. झोप नसल्यामुळे आजारी पडणं होतंय.

माझा तरी विचार सीए साठीच आहे. तुझं काय ? माझं अजून नक्की काही नाहीये असं 03:36:021English03:38:110 बघणारे.

बट बघूतर्फे परसेंट वर पण थोडंफार डिपेंड असतं माझं आता सध्या फोकस तरी ट्वेलथे पण माझं मेन तरी फक्त आहे. कारण सर असे बोलतात प्रोफेशनल व्हा प्रोफेशनल व्हा सो मला पण ते वाटतं की आपण काहीतरी केलंचं पाहिजे.कारण आताच्या ह्याच्यामध्ये मुलींनी इंडिपेंडेंट झालाच पाहिजे.

पुढे डिपेन्डन्ट रा ला व्हा आहेच नाही जागा, सगळ्यांनी इंडिपेंडंट असेल तरच आपल्याला जॉबे. प्रोफेशनल असेल तर आपल्याला जॉब चांगले ऊन भेटणार. या बरोबर आहे आणि प्लस इंडिपेंडेंस राहिलाच पाहिजे असं आपण कोणत्या वर लोडणा झालं.

आणि प्लस कोणावर डिपेंड राहावं लग्नासार नाही कुठल्याही गोष्टीसाठी आपण स्वतःच स्वतः मॅनेज करू शकतो. फानांचीयालय स्टेबल राहू शकतो.

बरोबर राईट म्हणजे तो एक असं पिटी सारखं एक सब्जेक्ट झाला पाहिजे सेल्फ डिफेन्स म्हणजे मुलींना कालेलक स्वतःचा डिफेन्स कसा करायचा हो पिटी मध्ये आपण काय एक्सरसाईझ करतो पण आपल्याला आत्ताच्या स्कूल मध्ये किवा आपण पण आता स्कूलमध्ये होततो आपल्याला पीटीमध्ये तर सेल्फ डिफेन्समधून म्हणजे शिकवलेल नाही. आपल्याला अजून एवढं पण आपली प्रोग्रेस झालेली नाही स्कूलमध्ये पण पिटी हा सब्जेक्ट कसा फक्त खेळणं वगैरेमध्ये जात. आणि मुलींना कळ गरज आहे आताच्या याच्यामध्ये की आपण आता न्यूज ऐकतो सारख्या याच्या रिक्षा वगैरे त्याच्यामुळे गरज आहे. मुलींना सेल्फ डिफेन्स करता आल पाहिजे स्वतःच.

स्वतःचे रक्षण करता आलं पाहिजे स्वतःहून दर वेळेस कोणी दर वेळेस कोणी वाचवायला येणार नाही आपल्याला.

मग कारण आता ही परिस्थिती झाली या न्यूजमध्ये बघितलंस तू कास काय काय झालं अट्टाचीच न्यु लेटेस्ट मग ते असं अंगावर काटा येतो हे असं ऐकल्यावर काही.

म हा मग घरातून बाहेर निघा निघायलापण भीती वाटते. आणि प्लस पेरेंट्स चा पण रोल असतो कळायला पाहिजे का आपले पेरेंट्स आपल्यासाठी वाईट विचार नाही करणार.

एटीननंतर सगळे डिसिजन आपण घेणार . अडल्ट झाल्यानंतर सगळे डिसिजन आपणच देणार पण असं नाही की पॅरेंट्सचं काही ऐकायचच नाही.

पेरेंट्सच थोडं ऐकलं पण पाहिजे आपल्या ओपिनियन सोबत पॅरेंट्सचं ऐकलंपण पाहिजे मुलींनी. कारण पेरेंट्स तर आपल्यासाठी चांगल्यासाठीच बोलतात ना.

पेरेंट्स आपल्याला जे पण बोलतात ते आपण जर लहानपासन जर आपल्यासाठी बोलतात तर आपण आता आपण चांगले झालो ते ऐकल्यामुळेच. मग आताजर मो शिकलोय त्याच्यानंतर जर आपण त्यांचं नातू ऐकलं तर काही फायदाच नाही सेम झालं तिने जरा तिच्या पॅरेंट्सचं थोडं ऐकलं असत तर आज

बरोबर तुम्ही पेरेंट्स च्या विरुद्ध जाऊन कुठली गोष्ट केली तर अजून ते सुद्धा पुढे जाऊन वॉलकॉट करतील. हा बरोबर आहे. ते आपल्याला जर लहानापासन सपोर्ट करताय तर ऑबव्हिसली जर आपण त्यांना विश्वासात घेतलं तर ते या गोष्टीला पण करणार सपोर्ट. पण आपलं जर डिसिजन बरोबर असेल तर ना. विश्वास असणं आपण पॅरेंट्सला तेव्हडा कॉन्व्हेन्स करू शकतो त्या गोष्टीसाठी. हा जर आपण अअ आपल्याला माहितीये आपला पार्टेनर अअ कॅरेक्ट आपल्यासाठी परफेक्टे तर मग का नाही पेरेंट्स नाही बोलणारं

बाय द वे चालूये आपले तुला कशे वाटतात कशे जातायेत तुझे पेपर्स? अरे माझे छान जातायेत पण फक्त ना मला इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम होतोय ग कारण ना मी लहानपणा पासून सेमली इंग्लिशमध्ये हो सेमी इंग्लिश मेडीयम मध्ये होती ना सो मला थोडं सेम माझं मला मराठी मध्ये प्रॉब्लेम होतो.

अटमॉसफेर कस होत त्याच्यावरून बरोबर आता जरी आता काही काही मूळ इंग्लिश मिडीयम ला पण असतात पण जर ते अअ कुठे राहत असतील म्हणजे त्यांच्या बाजूला

कॉम्प्लेक्स एक वेगळी गोष्ट असते आपल्याला आपण कधी बोललेलो नसतो इंग्लिश मध्ये आणि पटकन इंग्लिशमध्ये कधी काही बोलायचं असेल तर

कारण मराठीतर बघ मराठी आता मराठी आणि इंग्लिश आता टवेल्थ पर्यंतचे. टवेल्थ नंतर मराठी इंग्लिश नाहीये. पण आता टवेल्थला आपला जर मराठी इंग्लिशमध्ये स्कोर कमी झाला तर म

राईट राईट आणि प्लस इंग्लिश आणि मराठी जे ल्यांग्यूजेसमध्ये स्कोर कारण एक टिपिकल गोष्टये बाकी साकोरे एकावेळेस आपण करू शकतो पण ल्यांग्यूजेसमध्ये स्कोर कारण म्हणजे खूप हे ए. प्रॉब्लेम काय होतो कि आपण ना इंग्लिश म्हणजे माझं मी ना इंग्लिश मध्ये ना लहान पानापासन एव्हडकही आमचं स्कूलमध्ये पण घ्यायचे नाही त्याच्यामुळे मला इंग्लिशमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. आणि प्लस ल्यांग्युएजेसमूळे आपल्या पेसेंटेज वर खूप हे होत परिणाम होतो. हो ना ल्यांग्युएज, आता मराठी बघ मराठी जस मला जमत तसं तुला जमत नाही एव्हडं.

तो एक प्रेशर पण असतो आपल्यावर अभ्यासाचा कि आपल्याला हा सबजेक्ट येत नाही ताई इग्नोर करतो त्याला. आपण इंडिरेक्टली इग्नोर करतो आपण बाकी

सध्यातरी चार सबजेक्टस घेतो पण आपण ल्यांग्युअगेस कधी जेव्हा आपला पेपर असतो त्याच्या आदल्या दिवशी घेतो.त्याच्यामुळे आपल्याला ल्ल्यांग्युएजेस हार्ड जातात. आणि प्लस त्याच्यात ग्रामर सेकशन ग्रामर आपल्याला

ग्रामरची प्रॅक्टिस सुद्धा करत नाही प्रॅक्टिस करायला सुद्धा मागत नाही हा कारण आपण काय विचार करतो कि काय करणार पण खरम्हणजे त्याच्यामध्येपण करायला खूपे.

हा ना आता बघ तू आधीचा इंग्लिश बघ, आधीच इंग्लिश पॅटर्न बघ किती सोप्प होत असं वाटत ना लेन्थ मध्ये तर, आपल्याला टेन्थ मध्ये तो हार्डच वाटायचा म्हणजे तेव्हा कि काय हे पण आटा जर बघायला गेलं तर बघितलं न नॉवेल सेकशन वैगरे आपल्याला लिटरली ते खूप डोक्यात ठेवायला लागणार ते स्टोरी वगैरे तर आपल्याला काहीतरी येणारे. हा आणि प्लस पहिला पेपर पॅटर्न खूप वेगळा होता आणि आता आपला पोरशन पेपर पॅटर्न चेंज झाल्यापासून हि आपली आयथिंग सेकंड एक्सामे. हो आणि आता जस्ट आपल्याला माहितीपण नाही कि क्वेशन्स कसे येतात कारण पेपर पॅटर्नपण चेंज झालाय सो आपण एक बोलूपं नाही शकत हे क्वेश्चन येणार ते क्वेश्चन येणार. हो आणि आपण प्रिडिक्ट पण नाही करू शकत कुठल्या टाईपचे क्वेश्चने आपल्या जेव्हडा आपल्या सिल्याबसमध्ये तेव्हडा सगळं कव्हर करण गरजेचं आहे. कारण कि आपण नाही प्रिडिक्ट करू शकणार कि ती लोक काय टाकू शकतात. किती पोरशने आपल्याला असं नाहीये कि आपल्याला रिडक रिडक्शन वगैरे आहे. आदींच्या लॉकडडाऊन मधल्या बॅच ला अटलिस्ट फर्स्ट याची तर एक्साम झाली नाही सेकंड यांना रीडकशन तरी हो ट्वेन्टी फाईव्ह पर्सेंट. ओके आणि प्लस आता रिडक्शन होत आपल्याला माझी दहावी आणि अकरावी रिडक्शनमध्ये आपला रीडक्ट डीडयुस होता पोरशन. आता टवेल्ठ आपल्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट पोरशन आपला कव्हर करायचाय हो त्याच्याने आपल्याला ते प्रेशर आहेच. स्टार्टींग पसंत आपल्याला सांगितलंय कि आपल्याला हंड्रेड पर्सेंट पोरशन आहे प्लस आपल्याला पेपर पॅटर्न पण न्यू ए तर आपल्याला सगळंच करावं लागणारे. आणि बाय द वे तू आपली टवेल्थ ची एक्साम संपल्यावर कुठे जाणारेस? माझे अजूनतरी काही प्लॅन्स नाहीयेत बट आपण करूया ना एकत्र काहीतरी प्लॅन्स आपण सगळे फ्रेंड्स मिळून